अ आठवण आली. मला एक काम होतं तुमच्या कड

हां तर तिथं ना तुम्ही तरी काजु कतली आणि ती मिक्स मिठाई आणखी काय काय मिळतं. Dairy त

आणि दुधाचे ठोक म्हणजे हे

आभा मग बासुंदी वगैरे का हो हो बासुंदी, ताक परत पनीर त्यात दोन प्रकार असते एक लोफ्यात असते आणि एक मलई पनीर असते.

लस्सी, सुगंधी, जीरा ताक, Mango लस्सी आणि तुप वगैरे हो तुप जे दुधापासून बनते ते सर्वच मिळत. हां. सर्वंच Product मिळतात नाही का अं माझ्या भावाला नां Agency घ्यायची होती. Dairy ची तर मिळेल का? अं भेटलं ना

म्हणजे आपलं दुध सर्व इकडेच येत ना आधी पुणे जिल्ह्यात हो हो पुणे जिल्ह्यात मुंबई पर्यंत जाते आपला दुध, सातारा, सांगली सातारा पर्यंत जाते.

कधी हवी होती ती तुम्हाला agency?

म्हणजे विचार चाल्ला होता घ्यायच म्हणजे अह कस नियम वगैरे कसे आहेत? नियम कस आहे आधी पंचवीस टक्के हजार रुपए Deposit भराव लागत.

आणि नंतर मग जे तुम्हाला नंतर तुम्हाला एक तुम्हाला. Threat मिळत.

अता त्याच्या नंतर मग तुम्ही जो रोज तुम्ही माल घेताल त्याच तुम्हाला Payment रोज च रोज द्यावा लागतंं. बरं आणि दुधाची गाडी येते त्या गाडीतच product वगैरे सर्व मिळेल नंं? हो हो A to Z जे जे तुम्हाला काय काय लागलं तें जेवढंं product असल

जेवढे दुधाचे पदार्थ आहेत ते सर्व तुम्हाला मिळणार.

म्हणजे त्या मध्ये असं आहे का आपली जर आता. Agency घेतली आणि त्यानंतर त्या Product ची जर Advertise करायची असली तर ती आपल्यातर्फे करावी लागते की ते Dairy वाले मदत करतात? तस तर Available गाडीवरच जाहिरात असतेच.

कारण Already गाडीवर जाहिरात ही Advertise होते आणि तुम्ही पण करु शकता. तसं वगैरे छापावे Banner वगैरे नाही का हो Pamphlet छपायच काही काम नाही पण Banner वगैरे लावलं पण समजा आपण आपल्या Parlour च्या बाहेर, दुकानाच्या बाहेर तर त्याची जाहिरात होते. हं का? म्हणजे आमच्या तिथे जरा साखरेच्या Product ची चांगली Demand आहे हा का

तर त्यामुळे चाल्लय ते हे घ्यायचं Agency घ्यायची. हम्म नाही नाही छान Product आहे आणि कसं आहे लोकांना भरपूर आवडते छान आवडते. Product ok आणि Range वगैरे कशी असते दुधाचे, तुपाचे म्हणजेच सर्वच Product चे आता दुधाच कसं आहे माहीत आहे का आता तुम्हाला दुध येईल एक्कावन नव्वद पैशानी हो एक्कावन रुपए नव्वद पैशानी हो

अट्ठेचाळीस MRP म्हणजे तुम्हाला चार पाच रुपये त्याच्यात मिळु शकतो.

आणि जर आता Product ताकाच कसं आहे ताक तेहतीस रूपये. liter आहे MRP चाळीस रूपये आहे त्यात तुम्हाला सात सात रूपये मिळुन शकतो. आवाज Cut होतंय तुमचा

आणि लस्सी तसंच लस्सी अठरा रुपयान बावीस रूपये MRP आहे. गाय Cream

आणि मग आवाज कट होतोय तुमचा

हां येतय येतय हां बोल

आणि म्हशीच्या तुपाची आणि गाईच्या तुपाची range वेगवेगळी आहे का? हो हो वीस रुपया वेगवेगळे आहे. गायचे तुपाचे सातशे विस आहे. म्हशीच्या सात शे अं सातशे चाळीस रुपए आहे.

त्यामध्ये Cream वगैरे आसं loose मध्ये पण मिळतेना. लुझ मध्ये नाही. क्रीम क्रीम गाईची क्रीम म्हशीची हो हो ते Packing मध्येच भेटतेे लूझ मध्ये नाही.

आणि पॅकिंग कशी असते म्हणजे प्रमाण Kilo की अर्धा किलो हां अर्धा किलो मध्ये गाईच मिळु शकते. एक किलो मध्ये पण मिळुन शकते आणि. म्हशीच एक किलो मध्येच Available आहे हां अर्धा किलो मध्ये नाही.

हो त्याच्यानंतर लिहिलेल असतं तुम्ही कसं Procedure करता तसं काय असलं ते. म्हणजे तापवन्याची पध्दत. हो तापवण्याची पद्धत किती निघते काय नाही. ok आणि यांच्यात Ice cream मध्ये आहे का

icecream हं अं?

आईसक्रीम च कसं आहे आता समजा आता बाहेरच जरा जास्त Rate आहे.

आनी ते व्हॅनिला आईसक्रीम अमुल ची, गोकुल ची यांची पण आईसक्रीम आहे पण आपलं कसं आहे आपल्याइथेे जरा एका Familypack मुळे तीस चाळीस रुपए मिळु शकतो एका फॅमिली पॅक पण आहे समजा तुम्हाला एकशे चाळीस रुपये आहे न एक फॅमिली पॅक हजार एमल चा मिळु‌ शकतो

तर त्या तो त्याच्यावर एमारपी ऐंशी एकशे ऐंशी रुपये असते.

जो पाचशे ग्रॅमचा फॅमिली पॅक आहे

तो म्हणजे चौर्याहत्तर रुपयाला एक येतो एम एकशे तीस च्या जवळ पास आहे.

आणि कप कोनमध्येही प्रकार आहेत एक तीस वाला कोन आहे आणि एक पंधरा वाला जो पंधरा वाला आहे

दहाला येणार तो तुम्हाला

आणि जो तीसवाला कोन आहे तो पंधराला येणार तुम्ही तीसला विकु शकता असते म्हणजे Starting पस्तीस पासुन चालु होते पस्तीस, पण्णास, शंभर एवढे हम तो भेटु शकतो आणि लस्सी मध्ये पत्रकार आहे का काही लस्सीमध्ये दोन प्रकार आहेत एक साधी लस्सी आहे एक Mango लस्सी आहे. दोन दोन फ्लेवर होईल हो हो अह Mango लस्सी तुम्हाला एक Box मध्ये दहा डब्बी असतात एका Box मध्ये

तो तुम्हाला दोनशे पासष्ट रुपयाला येईल.

आणि साधी लस्सी ही पौचमध्ये येते की कपमध्ये येते. नाही नाही पौचमध्ये येते ते अडीचशे ml चा पौच आहे

आणि मिठाई मधले कुठले प्रकार येतात म्हणजे ते ते कसं कधीतरी म्हणजे ज्यावेळी दिवाळीचा अस Season वगैरे असलं

मिक्स मिठाई मग तेझात Other काजू कत्तली पण असते मिक्स मिठाई म्हणजे एक काजू कत्तली मध्ये येते आणि एक आदर काजु कतली मध्ये येते त्यात केळं अंजीर

हे तीन प्रकार आणि काजु कतली मध्ये परत केळं नई येत अंजीर, कलाकन, काजु कतली आणि मलई बर्फी रहा

होहोहो हे आहे ना काजु कतली मध्ये Single मध्ये अडीचशे ग्रॅममध्ये येते

त्याचे दोन प्रकार आहेत एक अडीचशे ग्रॅम आणि एक शंभर ग्रॅम काजुकतली हो हो दोन्ही दोन्ही हां याच्यात दोन प्रकार मिळतील तुम्हाला अडीचशे मध्ये लागत असेल तर तो पण मिळतो आणि शंंभरमध्ये जर लागत असेल तर तो पण मिळतो

हां त्याला पण अडीचशे मध्ये शंभर मध्ये काजुकतली अडीचशे शंभर मध्ये मलई बर्फी शंभर अडीचशे मध्ये अंजीर बर्फी शंभर अडीचशे मध्ये

हो हो आणि कस आणि Cream Cheese पण मिळतो Madam आपल्या इथ

हो ते पण मिळतो त्याची MRP कशी येईल समजा सत्तर रुपयाला दोनशे ग्रॅमच श्रीरामच Pocket

सतरा रुपयाला येईल तर तुम्ही तिथे तीस चाळीस रुपयाला विकु शकता

म्हणजे चांगल नफा चांगल आहे नाही का हो हो हो ते Profit चांगल मिळु शकत जर तुम्ही केल तर हा हा आणि ते बाॅटल मध्ये दुध मिळतय ते पण आहे का हो हो त्याला म्हणते HFM box आहे तो. मग त्याच्यात madam कसं आहे. म्हणजे चार पाच येते. तुम्हाला जो flavor लागत असेल butterscotch

हा तुम्हाला जस लागत असल तस तुम्हाला दोन Flavour मध्ये लागत असल तो पण मिळतो आणि चार फ्लेवर मध्ये लागत असेल तो पण मिळतो. तुमच्यावर आहे ते आणि एका Box मध्ये

ह ह आणि ती Bottle किती ml ची असते? हे Bottle bottle ते ये I think दोनशे ml आहे वाटतय बहुतेक

अं सध्या एवढ तरी नाही सांगता येणार

आणि दही पण आहे ना

दह्यामध्ये अर्धा म्हणजे Box पण येते का Box Pemplet हो Pouch मध्ये पण येते Box मध्ये पण येते

अर्धा किलो एक किलो असच ना हो हो हो अर्धा किलो मध्ये येते परत box शंभर ग्रॅममध्ये येते दोनशे ग्रॅममध्ये येते पाचशे ग्रॅममध्ये येते आणि हा Pouch मध्ये दोनच quantity आहे एक अर्धा किलो मध्ये आणि एक एक किलो मध्ये

आणि दुधाचे प्रकार आहेत त्यात ते जरा सांगताल का double हा हा हा अं दुधाचे प्रकार कस आहे

आपल साध दुध म्हणजे त्याला Cow milk म्हणते

आणि एक आपल्या इथे प्रमाणित आहे

ते म्हशीच दूध आणि एक double toll म्हटल गेल त्याची पॅकिंग म्हणजे दोनशे ml ते म्हशीचे दूध

पाचशे ml पर्यंतचा आहे हजार kg मध्ये नाही

आणि तीनच प्रकार आहे